बरोबर आसामचा player आहे तो

तोच खेळ आहे की ज्यांची नावं नाहीत तीच लोकं जमवतात.

हो ते म्हणत होते ना की butler आणि दोघं एकाच team मध्ये आहेत.

एप्रिलपासूनच चालू होईल.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 अं असेल यावेळी देतील पुण्यामध्ये match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

बरं त्याच्यामध्ये काय bike ने जावं काय car ने जावं? कसंही bike ने जाऊ शकता car ने जाऊ शकता.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 नाही नाही traffic मध्ये हे निघताना थोडा होतो त्रास पण म्हणजे match संपल्यावर पण जाताना एवढं काय होत नाही. तिथं कसं गाडी खूप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 हां चांगली idea आहे.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 Bike च परवडली मग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 परवाची श्रीलंकेची match झाली ती इथंच झाली ना हो पुण्यामध्येच

बघू पुढच्या वेळेस जर match असेल ना जाऊन येऊ आपण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 मी अजून बघितलीच नाही stadium वर match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 जास्तीजास्त cricket साठीच गेलोय. एकदा असं one day किंवा T twenty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 अच्छा तिकिटाचे दर तेवढेच असतील.

Ticket पाचशेपासून चालू होतं ते आठशे हजार दीड हजार

जास्त करून जे एकदम लांबचे tickets आहेत वरचे ते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 आणि अं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

हां वर छत नाहीच आहे एकाच side ला आहे फक्त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 जे खाली आहे ते सगळं open च आहे.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

चालेल बाकी आता श्रीलंकेच्या सोबतच्या तर match संपल्यात सगळ्या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 हां Australia बरोबर इथे तर माझ्या मते नसेल तरी बघू असली तर जाऊ आपण एखादी match बघायला.

Ticket असं समजा आपण direct गेलो तर window ticket भेटतं का?

window ticket भेटतं पण ऐनवेळी नाही भेटत तुम्हाला आधीच book करावं लागेल किंवा आधी दोन तीन दिवस आधी जाऊन काढून यावं लागेल. अं book my show हां book my show वर भेटेल जेव्हा bookings चालू होतील तेव्हा आपण book करून जाऊ शकतो. ते आठवडाभर आधीपासून चालू होतात. booking बरोबर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 खूपच असे मुंबईची match असली तर मग ticket नाही भेटणार जे favorite teams आहेत त्यांचं ticket भेटण्याचं अवघड होऊन जातं. आणि पुण्यात बरीचशी लोकं चेन्नईला support करतात ना हो पुण्यात बरेचसे चेन्नई support करतात. त्याच्यामुळे चेन्नईची पण तिकिटं भेटत नाहीत. दोन्हीमुळे असतील.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

हो हो चालेल चालेल चला thank you Thank you thank you bye

मी मस्त तू कशी आहेस? मी पण मस्त. काय करतेय?

हो ना तेच तर अगं उन्हाळयाच्या सुट्ट्या आहे तर म्हटलं चल असच कल्पना बोर झालं खूप म्हटलं कुठे तरी जाऊया काय वाटत अह कुठं जायचं म्हणतेस? अह माझा तरी विचार चाललंय की आपण असं water park वगैरे चालेल न अह नाही आग नको water park नको कारण आता माहितेय आपल्या तिथं जलप्रदूषण वगैरे खूप होत सगळं घाण पाणी सांडपाणी सगळं ते असत ते त्याचा आपल्याला पण खूप त्रास होईल. हे सगळं तू म्हणतेस बर ठीक आहे ते आहे म्हणा जलप्रदूषण किती अवघड गोष्ट झाली आहे अग किती कारखान्यांमधून रसायने plastic त्याचा वापर इतका सऱ्हास वापर केला जातोय त्याच्यामुळे आपल्याच माणसाला किती दैनंदिन जीवनामध्ये किती त्रास होतोय त्या सगळ्या गोष्टींचा मानवी जीवन तर आहेच तसच जलचर प्राण्यांचं पण जीवन त्यानं धोक्यात येतंय. तेच तर आणि हा वेगवेगळे रोग हा वेगवेगळे रोग पण पसरतात मागे एक एक बघ ना किती रोग होतात म्हणजे दूषित पाण्यामुळे टायफॉईड कावीळ गावचे लोक पण कस गुरांना वगैरे ज्या नद्यांमध्ये वगैरे नद्यांच्या पाण्यामध्ये धुतात मग तेच पाणी खूप दूषित पाणी आहे गावकऱ्यांना पण ते पाणी तिथं प्यावं लागत मग ते लोक पण आजारी वगैरे पडतात त्याच पाणी पिऊन तेच ना गं खूप म्हणजे अवघडच समस्या होऊन बसलीये आणि कोन्ही त्याला एवढं seriously पण घेत नाही की कोणी नाही आता आपण आपल्याला ह्या पाण्याचा वापर होईल हेच पाणी आपल्याला प्यावं लागतं साठवलेलं कोणी त्याला स्वच्छ पण करत नाही म्हणजे स्वच्छ करणर तर नाहीच लोक पण मग त्याला अजून घाण करतील त्याच्यात कचरा टाकतील आणि इतरांना नाही अपलाल्याच त्रास होतो ना

जीवन धोक्यात येते तेच ना गं म्हणजे आपलं म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे जल प्रदूषण रोखणं पण कोणी त्याला म्हणजे मनावरचं घेत नाही त्यामुळे सऱ्हास ते वाढतच चाललंय. हो तेच आपण देवांना कस निर्माल्य वगैरे वाहतो ते सुद्धा ते पाण्यातच टाकता शेवटी येऊन किंवा कधी कधी गावचे लोक म्हणजे आत्ता तर नसेल पण गावी पूर्वी कस असायचं की नद्यांवरच कपडे वगैरे धून ही सगळी प्रथा होती. ती त्या लोकांनी खरं कमी केली पाहिजे तेच तर आता तर म्हणजे गावोगावी तर तरी पाणी स्वच्छ राहायचं पण आता तर सगळीकडेच प्रदूषण झालंय आमच्या मी जिथे राहायचे न आमच्या गावी सुद्धा इतकं छान तेव्हा आम्ही लहान होतो ना ग तेव्हा एवढं छान ते पाणी वगैरे अं तेच पाणी प्यायचो आम्ही आणि तेव्हा हो आणि तेव्हा तिथे

आता तर सगळं खूपच वाढलेलं आहे हम्म आणि आता filter करून सुद्धा पाणी म्हणजे आता त्रास होतोय गढूळ पाणी मग ते सगळं येणार मग ते गाळून घ्या मग परत ते गाळून घ्या गरम करून प्या हे सगळं असत म्हणजे आपण कस आहे डोळे झाकून ते पाणी पिऊ नाही शकत त्यावर पण प्रक्रिया करायला पाहिजे एकदम अवघड होऊन बसलंय आणि main म्हणजे पाणी सगळ्यात महत्वाचं स्रोत आहे हो सगळ्या गोष्टी सगळे काम पाण्यावरच तर अवलंबून असतात म्हणून काय होत की एकदिवस जरी घरात पाणी गेलं आपल्या कामाचा खूप खोळंबा होऊन जातो हो daily येत पण हल्ली काय झालंय building च काम चालू आहे तर ते पाणी थोडं बंद वगैरे ठेवतात म्हणजे कधी सकाळी जर सहाला आलं तर रात्री लगेच घालवून टाकतात म्हणजे एक तासच ठेवनार फक्त जास्त नाही पण त्याच्या पहिले कस होत की यायचं सहाला यायचं आठ सडे आठ पर्यंत घालवायचं तर तस पण आता तस नाही

एकदम अवघड होऊन बसलय हे सगळं

हा जलप्रदूषणामुळे नद्यांमधलं पान्याची सुद्धा गुणवत्ता कमी होऊन जाते मग ते पिण्यायोग्य पण पाणी राहत नाही.

हो आणि मग पाण्यातले जे जलचर असतात त्याना सुद्धा खूपच त्रास होतो त्याचा त्यांचं पण जीवन धोक्यात येत. हो ना ग आपल्याला तर होतच मानवी जीवनाला पण त्या मुक्या जनावरांना काय सांगता येत? हो ते काय बोलू शकत नाही त्याना सुद्धा ते समस्यांना तोंड द्यावं लागत तेच तर प्राण्याचं तर जाऊ दे अग पण वनस्पती पण किती नष्ट होताय. जल प्रदूषणामुळे किती तरी वनस्पती आणि काही काही वनस्पतींमुळे आपल्याला म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा आता नष्ट होत चालल्या आहे खूप असं आणि प्रत्येकाने प्रत्येक उद्योगासाठी पाण्याचा वापर केला जातो ग हो आणि मग शेतीमध्ये पण कस होत शेतीमध्ये कस रासायनिक खतांचा वापर त्या लोकांनी वापरापेक्षा सेंद्रिय शेतीला जरा प्रोत्सहन दिल पाहिजे म्हणजे आपल्या बाजूने कस सगळं रासायनिक पद्धत वापरली जाते खतांमध्ये वगैरे जे काही असेल

हा आपण कस फळे असो भाज्या असो सगळं धुवून घ्यावी लागते कारण त्यांवर रासायनिक प्रक्रिया झालेली असते हो आणि आता बघ ना समुद्रामध्ये ते जहाजांचे ते अपघात वगैरे होता ना तर त्याच्यात तर किती जलचर मारले जातात किती तर प्राणी पाण्यामधले प्राणी मासे ते किती ती सारी ती प्राणी आणि गजर प्राणी जास्त झालेय आणि आपले आपलंसुद्धा मानवी आयुष्याचं काही खरं नाही आणि त्याच्यामुळे तर शहरामध्ये पूर येण्याची पण शक्यता खूप जास्त प्रमाणात असते तेच तर दिवसेंदिवस पाण्याचं काय म्हणतात त्याला आपण गुणवत्ता म्हणता येईल किंवा खरं म्हणजे तस हेच नाही राहिलेलं त्याची गुणवत्ता घटत चाल्लेलीये तेव्हाच पाणी बघ ना आपण लहान होतो तर तेव्हा किती छान पाणी गोड लागायचं त्याची चव वेगळी होती त्याने काही त्रासही व्हायचा नाही ना कसला आजार ना काही आता ते पाणीही बेचव लागत आणि त्या पाण्याने त्रासही होतो. आता कस होत प्रत्येक गोष्टींवर रासायनिक प्रक्रिया केल्या शिवाय उपलब्ध होत नाही कोणतीही गोष्ट पण पूर्वी कस सगळं नैसर्गिक होत निसर्गाने सगळं बनवलेलं होत. पण आता काय होतंय निसर्गाच्या प्रक्रियेवर सुद्धा लोक रासायनिक प्रक्रिया घडवताय तेच तर पण प्रत्येकाला समजायला हवं ग कि जल हे जीवन आहे. म्हणजे प्रत्येकाने जर हे consider केलं ना म्हणजे प्रत्येकाने जर समजून घेतलं ना तर मग म्हणजे आपल्याला प्रदूषण टाळता येईल म्हणजे त्याच प्रमाण तरी कमी होईल

करू शकतील पण ते जर एकाने plastic टाकलं त्या नदीमध्ये तर दुसराही तेच करणार

अगं तुझा आवाज cut होतोय अह नाय मला आता आवाज येत होता मी बोलत होती ना मला अह तुझा आवाज actually येत नव्हता. अच्छा अच्छा बोल ना तू अजून काय म्हणतेस तेच चाललंय की पाहणे म्हणजे जल प्रदूषण कस थांबवायला पाहिजे त्याच्यावर काही तरी उपाय काढला पाहिजे आता सरकार तर काय नेहमी सांगतच असत पण आपल्याला पण त्यांना सहकार्य केलं पाहिजे खरं तर

मग असं होत शहरातील नद्या आहेत hello शहरातील नद्या आहेत तसेच गावातील सुद्धा तलाव आहेत नद्या आहेत ते वर्ष म्हणजे फक्त किमान एकदा तरी स्वच्छ करून आसपासचा कचरा काढून ते टाकला पाहिजे गावकऱ्यांना शहरातल्या माणसांना तेवढाच चांगला एक परिणाम मिळेल. तेच तर hello hello अगं तुझा आवाजच नाही येतये

मला तुझा नाही येत ये direct मध्येच break होऊन जातोय हो हो हो i think तुला range नाहीये अच्छा आता येतोय का? hello

अह नाय मला इथे आहे range पूर्ण हा आता येतोय न आवाज हा हे एक पृथ्वीवरची जी मोठी समस्या आहे ती म्हणजे जल प्रदूषणच आहे ते दिवसेंदिवस वाढतय आणि आपल्या तर पाणी तर एकदम आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. गणपती किंवा नवरात्र या सगळ्या आपले जे सण असतात त्याच्यात मुर्त्या टाकल्या जातात पाणी विसर्जन करतात म्हणजे त्या त्याच्या रासायनिक

कारखान्यातून निघणारी रसायन आहेत plastic चा वाढता वापर आहे हे सगळं चाललं की त्याने खूप जलप्रदूषण होत पाहिलं main गोष्ट काय आहे मग त्या plastic वर बंदी आणली पाहिजे मध्यंतरी सरकारने नियम काढलेला की plastic अजिबातच वापरू नये पण ते नाही जमते ते वापरल्या जातच आहे आत्ता

हो हे असं खूप धोक्याच जीवन झालेलं आहे जलप्रदूषण म्हणजे अग आमच्या इथे काय झालं एकदा माझ्या समोर एक माणूस होता तर तो कचरा टाकत होता मी त्यांना बोलली कि टाकू नका त्यांनी आपल्यालाच त्रास होतोय असं तस वगैरे पण मग तो मला त्यावर बोलला माझ्या एकट्याने थोडी पूर्ण नदी खराब म्हणजे विचार कारण नाही टाकलं तेव्हा टाकणारच

हा पण एकाने मनावर घेतल तर एका मागे एक एका मागे एक आता काय गावच्या लोकांना फक्त असं काय पूर्वी आता जास्त नव्हती म्हणजे समजायचं नाही सांगणार कोणीच नव्हतं आणि तेव्हा अशी एक हे knowledge वगैरे जास्त नव्हतं म्हणजे ज्ञान पण आता आहे पण आता ही त्यांना समजलं पाहिजे की जनावरांना वगैरे धुवायला नाही पाहिजे खरं तर

हो काही काही college ला मूल असतात की लहान मुलांना तिथे अंघोळ सुद्धा घालतात हे ही चुकीचं आहे हे आता नसेल पण पूर्वी होत

हो आता कस आपल्याला जर कोणता त्रास होतोय पाण्यामुळं असो जे असं काही असो तर बोलू शकतो पण जर मोठी जाणवरांना ते कसे बोलणार ना त्यांना काही साहाययच नाहीये ना

तेच ना गं अजून एक option आहे शेतीमध्ये आपण जे रसायन use करतो ना म्हणजे जे रसायन शेतीसाठी ते रसायनं use करतात सगळ्या शेतीला म्हणजे जर त्यांनी चालू केले न शेतकऱ्यांनी म्हणजे अजूनच प्रदूषण कमी होईल असं आणि घरगुती पण गोष्टींमध्ये कचऱ्याची आपण विल्हेवाट तर खड्यांमध्ये खड्डे करून जर असा केलं तर तिथे भरपूर प्रमाणात कमी होईलच

टाकू नका कचरा कि ज्याने रोगराई पसरेल. आपल्या area मध्ये आपल्या वस्तू मध्ये तेच तर एकदा घाई म्हणजे काय आहे बर जाऊदे आपण ते सगळं म्हणजे आपण आपल्याकडून जितकं होईल न तितकं आपण करूया नाही आणि मग काय म्हणतेस मग नाहीच जायचं का तिथे अह नको नाही म्हणजे त्याच काय आहे न तर तिथलं पाणी पण सगळं खराब मग परत ते body वर कस होत एकदम असं black black किंवा red अशे rashes होतात त्या पाण्यातच खेळून ठीके जरा जास्तच time वगैरे खेळलो तर होत थोडं time तरी तरी पण तो त्रास होतोच मग आपण एखाद्या किल्ल्यावर वगैरे जाऊया म्हणजे कस हे ऐतिहासिक किल्ले आहेत रायगड आहे अजून ते तो कुठेही जाऊ शकतो.

घुट भर पानी. धागी चा दिवस, अंगा तन घमाचा धारा वाहणार, शोकत पडनार, कही लिहिनी अगदी नको नको होनार आसा time ला घुट भर पाणी मिळणं अन त्यातल्या त्यात ते गार पाणी असणं म्हणजे अमृत मिळण्यासारखा. त्या मुळे मग असा दिवसात घरच्या दारात झाडाच्या सावली ला डेरा, मडका रांझान पाण्याने भरलेल हमकस दिसायच. वैश्यत पवनव्यत ताहनलेला पाणी पाजुन मानस पून प्रद्रत पडुन घेन्या साठी हे करत आसवी बहुतेक, ते कई का आसे न? पन मनसा माणसात गार पाण्यातला ला गोडव्या गत, गोडवा मात्र असायच्या. मनुस्कीची ओल असायाची गावातल्या मोक्‍या च्‍या ठिकाना वरच्‍या नाही तर देवळाच्या च्या आवारात एकादा तारी बारीक नळाला बारीक धार आश्‍यची, नाही तर हापसिला ही आश्‍यची. तीथ तर ये केव्हा भी जावा हा पासल की हपसित बंडा बंडा पानी सांडायच. पाणी पितना गठ गठ येनारा आवाज मंजे ढेकर वाट्याच. लांबच्या जवळच्या प्रवासाला निघालेला वाटसरुण साथी वस्‍ती वरच्‍या एखाड्याचा वाडा पिंप्रीचा, आंब्याच्‍या सावलीत गार पानाया ची सोय हमखास अश्याची. रोज च्या रोज़ त्यात ताज पानी भरल जयच. चंदाच्या पानातून झहीरपलेल्या गर सावली मुले भांड्यातल्या पाण्यात गारवा गोडवा आसायची. आपो आप भरुन राहायचा. वाटेवार एखादी वस्ती घर नासल तारी नहीं तर झरा असायच. खीरी वारचा चेंबर धो धो वाहत असायच. उन्हात चालून आंबलेले मानुस तोंडा वरती गार पाणी मारुन ताजा रवाना व्हायचा. तर तारी यायची अंगात आणि मग पुड चालायला लागायचा.